खूप मोठा ग्राऊंड दिसत आहे इथे हिरवा गवत आहे तर सुखी गवत दिसत आहे इलेक्ट्रिक्क पोल्स दिसत आहे आणि इलेक्ट्रिक वायर्स दिसत आहे.

काही बिल्डिंग दिसत आहे जे क्रीम रंगाची आहे आणि पांढर्‍या रंगाची आणि जे इलेक्ट्रिक वायर्स ते दिसत आहे.